समोर जे दृश्य दिसत आहे ते दृश्य एका मंदिराचे दिसत आहे. मंदिराच्या वरुन एक उड्डाण पूल सुद्धा त्यांनी काढलेला दिसत आहे. आजूबाजूला सर्व वाढलेले झाड दिसत आहे.

येथे पायर्‍या सुद्धा बनवलेल्या आहे.

तेथे खूप गर्दी आणि खूप पांढर्‍या कपडा मध्ये लोक तिथ जमलेले दिसत आहे आणि चार चाकी वाहने समोर दिसत आहे.

हे दृश्य एका गावाकडचे दिसत आहे. गावामध्ये जवळ-जवळ घर आणि त्या घरासमोर पांढर्‍या म्हणजे फोर चार चाकी वाहने सुद्धा लावलेले दिसत आहे.

इथ लावलेले दिसत आहे आणि आजू-बाजूला घास सुद्धा लावलेल दिसत आहे. उद्यानाला चारी कडून कंपाऊंड सुद्धा केलेले दिसत--

हातात घेऊन उभा दिसत आहे त्या माणसाच्या अंगात पिवळ्या कलर चा शर्ट आणि निळ्या कलर ची पॅंट दिसत आहे बाजूला एक गुलाबाचे फुल दिसत आहे आणि त्याच्यामागे एक हार बनवलेला अन टांगलेला दिसत आहे.